हा क्रास रोड होय क्रास रोड म्हणून लिहिलेला आहे त्या दुकानावर ते ती लाल कलरची ची स्कूटी आहे आणि--

आणि त्याची लोगो बी आहे ओम शांतीचा ना खूप सारे लोकं बसले आहेत .

कलर कलरचे ए_सी आहेत म्हणून फॅन लावलेला आहे .

अजून वरचा पी_ओ_पी बी लागली आहे छोटेसे बलप बल्ब लागले आहेत या टाईल --

हे माणसं कामवाले आहेत ताई इथे आणून राहिल्यात एक माणूस ठेवून पाहत आहे आणि एक--

माणसं उभी आहेत काही तिथं गाड्या पण आहेत आडवी-तिडवी लावल्या गाड्या आहेत.

हा तलाव आहे भगवानजीच्या मंदिरावर साईडला तिची पाण्यावर--

आणि हा तलाव नाही आहे ही नदी आहे नदी ब्रीज आहे तो बनलेल--

ब बनलेला ब्रिज हाय आणि सामोर पण असं मंदिर असं आहे तिकडे साईडला गाड्या पण आहेत गाडी --

त्याच्या साईडले चौकीदार पण आहे तसा पोस्टर बनलेला आहे .

पानी आहे पाण्याच्या स्विमिंग पुलाच्या आजूबाजूला झाडं आहे.

असं वाटतंय की साईडला जंगल आहे पण जंगल नाहीए हे शेत हाये साईडला शे--

आम्ही इथं जेवण करतो शालिमार हॉटेलमध्ये .

एक माणूस खिशात हात टाकून चश्मा लावून आणि कोट घालून आणि --

आणि बूट सूट मध्ये उभा आहे सिद्धा सावधानमध्ये आणि खिशात हात टाकलेला आहे आता तिकडे रिसेप्शन --

रिसेप्शन मध्ये असा सामोर आहे तिथं माणूस उभा आहे गोष्ट सांगते एका माण माणसासोबत खुर्च्या लागल्या आहेत.

हिरव्या कलरची मॅट आहे आणि बोर्ड पण हिरव्या कलरचा लागलेला--

पानाचे झाडं आहेत तिथं आणि माणूस फुल घरुन आहे .

आणि हे काही दू घर आहे याच्यावरती ना असं छत आहे .

हे इकडे समोर आह लागलेली कार आह गाडी आहे लागलेली गाडी आहे टू व्हीलर सामोर तिकडे गेट आहे.

साईडला शटर आहे वर पण शटर आहे.

पिशवी आहे रेड कलरची पिशवी आहे डब्बे आहेत त्या दुकानात खोके उम्म --

हा कोणता ऑफिस असेल इथं औषधाच्या बाटल्या लागलेल्या आहेत खूप सा--

डब्बे आहेत इथं औषध आहेत आणि इथं--

लाल कलरची आणि पुस्तके पण आहे सामोर टेबलावर मांडलेला--

मुलाच्या हातात पण मोबाईल नवीन आहे तो पाहत आहे म्हणून --

फेकलेला आहे तर इथं हा कचरा विसर्जन करायचा केलाय नदीला वेगवेगळ्या --

साईडला तिकडे बिल्डींग ती बिना प्लास्टरची आहे या बिल्डींगा एक मा--

हि त्याची जर्मन बेकरी आहे स्टीलचे हे दिसतात अ --

हा लॉन आहे इथं स्टेज सजवलेले आहे डेकोरेट केलेले आहे या लॉन मध्ये--

कॅफीने सिटी कॅपी म्हणून लिहिलेलं हाय दोन मुली सेल्फी कड--

तो इथं मग कोणीच दिसून नाही राहिलं सिटी कॅप म्हणून लिहिलेलं आहे कोणची दुकानं मला माहित नाही .

हा ट्रक आहे तिथं थांबलेले दोन ट्रक आहेत ट्रकची दुकान असेल असा वाटते दुकानाचा ह --

तू दुरुस्त करायसाठी आहे तो एक माणूस दिसलेला हाय तिथं --

इथं खाली प्लॉट आहे कुणी माणसं नाही फक्त एकच माणूस दिसलाय दुरुस्ती करायसाठी--

तिथं दोन ट्रक आहेत एक ट्रकची फोटो दिसते आणि एक ट्रकची थोडीशी फोटो दिसते.

नव्हं याच्या तिथं दोन तीन माणूसं चाललेले आहे एक माणूसं--

तीन आहेत ते छत बनवत आहेत जवळचे तीन लागायची आहेत त्याच्यामुळे ते --

मुलगा आहे उभं राहिलेला मुलगा आहे हा स्टेज आहे इथं डेकोरेट करत आहेत.

डेकोरेट अर्धा बाकी आहे डेकोरेट पूर्णपणे झालेला नाही आहे .

एवढी माणसं आहेत. बाकी माणसं नाही आहे इथं कोणी.

त्या लोह्याच्या डोक्यावर म्हणजे खांद्यावर उटवत आहे.